नाविच दुकाने आहे त्या ठिकाणी खूपसारी गर्दी आहेत त्या ठिकाणी फेशिअल क्रिम बॉडी लोशन ये अशे आहेत या ठिकाणी मला एक

या ठिकाणी खुप सार झाड़ झुडप आहेत या ठिकाणी मोठ-मोठे आशे दगड तिथे पडले हायेत आणि त्या ठिकाणी--

ही एक लग्जेरी बस इथे उभे आहे या बस समोर एक अंकल तिथे फोटो काढण्यासाठी तिथे पोज घेवून उभा आहे गवत तिथं उगलेले आहे.

मध्ये दोन-तीन लोक तिथे कटिंग करण्यासाठी गेलेले आहे आणि सुंदर अस त्या ठिकाणी कटिंग केलेल--

त्या ठिकाणी झाडांचे पत्ते खूप पडलेले आहेत हे काकांनी ते आंब्याचे झाड लावलेला आहे.

ही एक गाव आहे एक सुंदर असा कपड्यांच मॉल आहे त्या ठिकाणी सुंदर-सुंदर अस्या साड्या आहेत त्या बा पुतळ्यांना घातलेलं आहेत तेथून एक ऑटो जात आहे एक कार तिथे उभे आहे.